हो ना हो आता काय करू मला रोजच एवढं वाढदिवस असतात की मला रोज प्लांनिंग करावे लागते केक घेऊन जावं लागतो तेच तर मग मी थोडीस्पेसिअल ये माझ्यासाठी तू थोडं काही युनिक, एक्सट्रा ऑर्डीनरी प्लॅन करशील होका नाय नाय माझा विचार चालू आहे कि तुझ्यासाठी काही युनिक एक्सट्रा ऑर्डीनरी प्लॅन करू बट आता काय सांगू काय कस करायचं हो ना मी पण वेट च करतेय आता बघू दहा पंधरा दिवस वेट करते काय केलं तर आहे नाहीतर मग काय हो हो हो ते काय कळत तस राहत साबार च फळ गोडच असत हो मी तर सबर च कमी तर बस सबर च करतेय बस मला फळ च भेटेना कधी भेटतंय काय माहिती हाणा आंबे घेऊन देतो ना मी तुला तुला फळ भेटून जाईल मग तुज गोड गोड आंबे घेऊन देतो आंब्याचा रस कर तिथे

नाय नाय ते तर वेगळं पाहिजे हा का काय पाहिजे तुला याच्या व्यतिरिक्त तु काय देऊ शकतो ते पिनिअप्पल बर बर हम्म किवी काय म्हणता फणस नाही फणणस फन मला नई माहिती अननस

हो मी अरे मी कॉन्फुस झालो ते फणस फणस म्हणजे कटहल हा फणस म्हणजे कटहल

काय तू तुला काहीच माहिती नाहीये मुलगी असून तू तू तुलाच काय माहिती नाहीये तूच दोन गोष्टींमध्ये ते होतंय अडकतोय याला काय म्हणतात त्याला काय म्हणता हा मला सगळं माहिते तू जास्त तोंड नको चालवू हो तोंड च चालवलं पाहिजे बाकी काय हात पाय तर सगळेच चालवतात

माझं तोंड काफी हेना तोंड तेव्हा एक तोंड भरपूर आहे माझ्यासाठी हा ना एक बुक्का देईल ना तर बरोबर तोंड बंद राहील बर बर तुझा बुक्का तुझी बुक्की तुझ्या जवळच ठेव मी कोणालाच घाबरत नाही तुला पण नाही ते सगळं सोड काय माझ्यासाठी करणारे त्याचा विचार कर हो हो करतो मी त्याचा विचार आता काय करतो आता रात्रभर तुझा फोन ठेवला की ना तेच विचार करत बसतो हो हो की तुझ्यासाठी काय करायचं एकदम एकदम परफेक्ट ये एकदम बरोबर ये विचार कर आणि मग मला सकाळी सांग काय तू विचार केला काय नाही केला हो हो ठीक ये ठीक ये ठीक ये सांगतो मी बर हो हो चालेल चालेल मग झोप आता खूप उशीर झालेलाय बाय बाय झोप झोप झोप शुभ रात्री बाय शुभ रात्री शुभ रात्री

बस ठीक आहेग

तर मग तिथे पर्स वगेरे दिसल्या मग आपण नाही का आगे गेलो होतो तुला घ्याची होती मग मला तिथे आठवण आली पण एथक उन होतणा बापरे हो मी म्हटल आता जाऊदे हिला घेऊन येऊ तेवाच घेऊ शकते म्हणजे तुला तु बघितली होती तीच घ्यायची होती पण उनाडा मूळे यवढा ऊन होतं ना त्याच्यामुळे इच्छा झाली नाही बग मी रिटर्न निघून आली मी म्हटल बागू या नंतर हो हो मग कॉल केला मी आता फक्त दहा मिंट घरी आली आहे. प्रचंड ऊंन आहे बाहेर काय रंगत आहे म्हणजे अगदी खूप खूप नको नको जीव झाला आहे ते खूपच हीट आहे तेच णा बापरे विचारूनच नको अग म्हणजे आता तर किती एकतीस ते किती तरी temperature होतं माहिती आहे नाही मी बिगितल नाही कारण णा ते अस आकडा सुचत अस लक्षात आल णा की येवड टेंपरेचर त्याच्या मूळे आणखिनच

हम्म मला पण मला पण त्रास झाला होता

गेल्या आठवड्यामध्येणा मी एका मैत्रिणीचा म्हणजे त्यांनी इथे त्यांच हे आहे second home आहे आणि सेकंड होमचणा त्यांची बरीच मोठी जागा सुद्धा आहे म्हणजे त्यांनी पाच एकाराची जागा आहे तर त्या जागेमध्ये त्यांनी छान पैकी फूलबाग वगेरे लावलेली आहे फड आहेत काही

येवडा त्रास होत झाला येवडा त्रास म्हणजे असं वाटतं ना आपण म्हणजे कुठेतरी वाळवंटामध्ये वगैरे आपण फसलो की काय येवड ते त्रास झाला आज काल होत काय णा सगळीकडे बांधकाम झालेली आहेत णा तर त्या बांधकामामधूना ते धूळ पण खूप निघत असते णा सतत आणि ते जरा सा वारा जरी आला णा आणि आपल्याला वाटलं की चला आता वारा सुटला आहे. तरी तो वारा सुद्धाणा असा गरम गरम वारा लागतो तोंडात ते हो णा गडा बसतात इथक ते कटीन झाल आहे सगड खूपच खूप अग आपल्या कडे तरी ठीक आहे किती ते लोक कस suffer करत असतील बापरे मला तर कधी कधी प्रशनच पडतो त्यांच्या आपल्या येवडया वेळ हो णा ग आपल्याला येवड येवड उन लागल लागल तरी आपल्याला त्रास होतो त्या लोकानंच कस होत असणार विचार करना हो हव मी तर विचार करून थकत नाही माझ्याणा आता या काही दिवसांमध्ये रत्नागिरीला जायच्या विचार होता मला जस तुलणी पण सांगितलणा रत्नागिरी म्हणजे कोकणच कॅलिफोर्निया तर हा म्हटल जाऊ या आपले तिथे बरेच नातेवाईक सुद्धा आहे तर जायच होत म्हणजे जेणे करून थोडस थंडावा मिडेल पण नंतर मग कळलं की तिकडे जाताना तर प्रवास जो आहे णा तो मात्र जास्त किचकट आहे किचकट म्हणजे असच सगड उनातून जाण आणि सगड त्यामुळे काही आपण पोचाला आपण कुठे ही पोचू पण म्हणजे काश्मीरला सुद्धा पोचू पण तो जो प्रवास आहे तो प्रवास अस वाटत शेवटी तर उन लागणारच कुठे ही गेलो तरी ते नको ते तर आहे जायला तु म्हणजे काळजी काय घेते विशेष म्हणजे हीट साठी हीट पासून स्वतच स्वरक्षण करण्यासाठी तिथे शक्यतो बाहेर रस आठ नंतरच इथक उन लागायला लागत आणि suppose जर कामाणी मी तर बाहेर पडाव लागत नाही तर मग पहिल म्हणजे आपल्या लेडीज साठी आपल्या जे Face cream असत आपल्या Sunscreen हा हा सनक्रीम किवा मग आपला फेस झाकून घेण स्टोल वगेरे बांधून सगडे ते ह्याच गोष्टी करावे लागत नाही तर काय ग खूप वैताग येतो उनड्याचा हो णा बाहेर आणि स्टोल आणि काय आहे हो म्हणजे उनाडा जरी भयानक वाटला णा तरी आपण म्हणजे ते निसर्ग येवडा छान असतोणा उड्यात की त्या निसर्गाच्या जवडून गेल णा इथक प्रसन्न वाटतो णा त्याच्या मूळे ते मनाला तेवड बर वाटत नाही ही ही कस आहे णा हे नीसर्गाची चालच वाटते मला एक प्रकारे म्हणजे नाही तर काय तुम्हाला त्या खंडालामध्ये तुम्हाला याच असेलन तुम्हाला तेवडा प्रवास करून यावच लागेल ते तुम्हाला ते म्हणजे कस उन आहे म्हणून सावलीची किमत असतेणा आपल्याला

तर थंडावची किमत तेवाच येईल जेव्हा तुम्हाला उनाच्या झडा लागते मी सुद्धा आणि काय करते णा माझ्या घरामध्ये णा मी थोडस हे मातीच मडक आहेणा माझ्या कडे

गवती चहा कसा असतो तसा तो वाडा असतो हम्म तर ते पाण्यामध्ये टाकून ठेवल णा अच्छा की मग पानी गार राहतो चांगल मडक्यातल पानी तस ही संगड्यांणाच आवडत

आज कळाल तुझ्या कळण बर झाल छान माहिती मिडली मला नाही तर हा मला माहिती नोव्हतणा अग आम्ही जनरली म्हणजे माठ यूज करतो पण अस Regular त्यात इथक काही अस काही टाकण आता तु जसी बोली काय म्हणालीणा हो तस

Medical Store जे असतात णा आपल आयुर्वेदाच त्यांच्या कडे सुद्धा हम्म मिडतात ते ते आणायच आणि टाक्याच त्याला खूप छान आणि पाण्याला चव सुद्धा एक छान लागते कारण कस होते णा फ्रीजमध्ये पाणी भरून ठेवतो घरी आल तर ते हो हो मुलांच तर काही विचारुच नको मूल नुसते ते आहे हो बाटल्या तोंडाला लावायच येवड त्यांना समजत आणि मग त्याचं त्रास होतोणा त्रासही होतो तेच णा उन्हाडयात राहते फ्रीजमधल्या पाण्याने खूप त्रास होतो

Ice cream वगैरे पण खाली जातेणा भरपूर त्याच्यामुळे मग ते कस उलटा इफेक्ट होतो णा आपल्या शरीरा वर

पण एक आहे ऊनड्याच्या जे उष्णते मूळे म्हणजे विषारी जे जंतु असतातणा ते पण नाहीसे होते हा बरोबर आहे बरोबर बरोबेर आणि त्यात मी अस आयकल आहे अग जेवडा उनाडा असेल णा तेवडा पाऊस नाही का म्हणजे पाऊस पण चांगला पडतो पण आता कस झाल आहे णा पण उनड्यात मला एक गोष्ट छान वाटते बर उनाडा आला की छान छान म्हणजे थंड गोष्टी ख्याला भेटतात आपल्या चित कमी व्हाव हो णा हाय Coldrinks वगेरे हाय सगड्या गोष्टी मला खूप आवडतात आणि मग मानतच ते आपल्या म्हणजे मिडतात रस ये तुला उशाचा रस आवडतो हो हो हो अगदी

बाकीच्या हे जे कोल्ड्रिंक वगेरे पेक्षा म्हणजे ते झीरो आहे त्याच्या पुडे हव मी तर णा उशाचा रस घ्याला जाते णा तेव्हा तो जो असतो णा म्हणजे त्यांची नाव बरेचदा कनिशनाथ नवनाथ अशीच असते णा त्या दादाणा मी सांगते की त्याच्या मध्ये बर्फ ही घालू नोको आणि मसाला ही घालू नोको ती Original taste हा असते णा तीच तर खूप सुंदर लागते त्याची आणि शरीराला चांगल पण आहे णा ते एक खूपच छान आणि एक चीरा लिंबू सहर्बत आहे आपल ते पण चांगल आहे आह ते तर कधी ही चांगल माझ्या कडे तर आहे आता सध्या लिंब पण महाग झाली आहे ते मे महिन्या मध्ये हाच प्रॉब्लेम होतो की लिंब महाग होतात इतर वेळेला चांगली मिडतात म्हणजे आधी विसला पाच वगेरे मिडतात आणि आता विसला दोन पण मिडण मुसकील झाल आहे म्हणजे एक लिंबू साधा तो दहा रुपयचा एक झाला आहे म्हणजे आपण म्हणतो जस की Demand वाडल की Price पण वाडते त्या प्रकारात झाल आहे ते सगड काही पण आहे म्हणजे लिंबू सरबत आणि तुला मी हे पण सांगते ते रूहअफज जास्त मिडते

पाण्यात घातला की तो पाच मिंट फुलून येतो तो अस कुठल्या ही सरबता मध्ये घातला की त्याच्यातणी थंडावा पण मिडतो आणि प्याला पण छान वाटतो तो सरबत बर झालं सांगितलं मला माहिती नव्हतं त्याबद्दल इतका हा सबजाच काय असत णा सबजा पचन शक्ति सुद्धा वाडवतो कारण उनाड्या मध्ये आपली पचनशक्ति मंद झालेली असते म्हणजे हो हो आणि दुधा मध्ये जे सांगितल आहेणा ते पचनशक्ति आपली Slow down हून जाते तर त्या मूळे तेच णा सबजा मूळे ते बॅलेन्स हून जातो अस पण आहे आईस्क्रीम वगैरे खाऊ नको जास्त कारण त्याच्यान त्रास होईल

आणि बाहेर जासीलणा तर ते हम्म Cap वगेरे घ्याल किवा तु म्हणाली णा स्टोल बाणतेस वगेरे तर ते तस हो हो तस करूनच बाहेर पडतजा तुला माहीत आहे का इथे णा म्हणजे आमच्या एरयामध्ये त्या दिवसी जवड जवड सात आठ मुली एकाच वेळेला स्टोल बांधून चाल्या होत्या अस वाटत होत आतंकवादीचा हमला झाला इथे ते त्या सगड्या गोष्टी कारण गरजेच आहे कारण येवड उन लागतोणा की भयंकर आणि इथका त्रास होतो णा शरीराला विचारूनच नको नाही नाही ते तर केलच पाहिजे मी शक्यतो मी तर बाहेर जाण आधी सोडणार कारण कस आहे णा बाहेर जायच आणि परत मध्ये आजारी पडण दवाखाना आहे या पेक्षा नको आणि मुलं पण खूप आजारी पडतात ग खूप म्हणजे खूप अवगड झालय आहे आणि हया वेळेस तर खूपच अस वाटते की जास्त उष्णता आहे जास्त उनाडा आहे हो हाय Global Warming चा सगडा परिणाम आहे णा म्हणजे हम्म सगडी कडे आहे आणि होत काय णा की अं म्हणजे एकीकडे खूप उन असतो महाराष्ट्रातच बगायला गेल तर एकीकडे खूप उन आणि एकीकडे पाऊस पडतो अवकडी पाऊस पडतो तो त्याच्यामूळे मग आणखिन वातावरणमध्ये खूप वाईट परिणाम होत जातात कारण ते तेच णा ग कित तर प्रकारचे वारे असतात णा ते मग पसरतात णा सगडी कडे आणि कधी कधी काय होत अचानक पाऊस पडलान हो आता खूप उन पडला आहे आणि अचानक पाऊस पडला तो जमीन तापते तापलेली असते णा ते तापलेल्या जमिनी वरती पानी पडल तर की वाफा जोरणी निगतात म्हणजे आपण तापलेल्या ताव्या वर पानी शिंपडल ते कस वाफा निगतात त्यामुळे पाऊस पडला तर तो कंटिन्यू राहला पाहिजे जर कंटिन्यू नाही राहाल तर गरम जास्त होत ते तर आहे आणि अग उष्णतात आपण जास्त जेवड काम करून आपण तेवड उष्णपात होतो माहिती आहे माहिती पण असेल णा तुला उष्णघात उष्णपात

त्याच्यामूळे एक ते ते आता खूपच काळजी घ्याला पाहिजे आणि शक्यतो कडक उनात

आणि त्याच्या तुन ते किती ते केवडा ते संपत बापरे त्या पेक्षा ते काळजी नाही ते बरे आता तु जस म्हणालीस णा की तुला तु जास्त उना मध्ये जात नाही मी पण नाही जात जास्त कारण आपल काम असलतर जातो पण त्या पुरुषणा वगेरे आणि जे Job ला जाते बाहेर त्यांना तर जावेच लागतात णा तर त्यांच ते तर आहे त्यांच किती त्रास होत असेल त्यांना त्यामूळेणा आपण घरामध्ये सगडी व्यवस्था करून ठेवाची म्हणजे शक्यतोणा म्हणजे काही ठिकाणी मी बगीतल ते घरामध्ये फ्रीज मध्ये पानी ठेवतच नाही का णा एकदा की नाही फ्रीज मध्ये पानी ठेवल मग त्याच्या जास्त वापर केला जातो आणि अच्छा आणि वगेरे खाते की नाही आणि हा हो फड कारण कस पाण्याचे प्रमाण असतोणा जास्त म्हणून त्याच्या मूळे कधीच आणते आणि पानी पण म्हणजे खूप शरीरात जाईल तेवड चांगल

अग माझ्या एका मैत्रिणीला आताच रिसेंटली म्हणजे उष्ण हा उष्णपात झाल तर ते तिला विचार मी म्हटल कस काय तर ती म्हणे अग उनातणी मी काम करते णा ती शेतात जाते णा ग

नंतर त्या तर तिला तिणी मला सांगितल म्हणे त्याचे खूप सारे लक्षण आहे

आणि त्यामूळे काय वाहयच अरे बापरे हो घामार पड्याच नाही आणि त्यांनी त्वचा गरम आणि कोरडी पड्याची

आणि माझ ही तसच झाल होत मला नंतर मला घामच याच्या नाही कटी पडाली किती थकली किती चली मग घाम येन थांबल की मग खूपच खूप वाईट परिणाम होतो त्याचन नड नाडी स्वसाची गचि सुद्धा वाडून जाते मग रक्तदाब रक्तदाब वाडतो हो तेवड ते त्रास उष्णपात आणि का उष्णघातक किती जेव्हा होतो णा त्या वेळेला ते आपले जे सिदर असतातणा स्कीन वरचे ते हम्म मला वाटत बंद होत असेल म्हणजे त्याला काही तरी वैज्ञानिक कारण असेल की बंद होत असावी ज्या वेळेला उन जातो आतमध्ये अस काही असेल आणि त्यामुळे मग ते घामच म्हणजे बाहेर येण्याच जे असतो णा उत्तरजेण जे असतोणा घमाचा उत्तरजेण हा तेच णा आणि त्या त्यामुळे आणि मी तर दिवसातून दोन तीन वेळा अंगोळ करतो उनाड्यात त्यामुळे शरीर थंड राहत आणि आपल्या म्हणजे Relax पण वटतो आणि जे काय जंतु वगेरे आहे णा ते पण निगुण जातात नाही का

हा असच काही तरी म्हणतात हा मी पण आयकल आहे मला पण माहिती नाही पण मग नाकातून रक्त वगेरे येतात ग कारण अति उष्णता होते णा मग सहन नाही होत काही काहीणा किती वाईट परिणाम आहे किती दुश परिणाम आहे बापरे

त्या मूळे खूप म्हणजे खूप काळजी घेणे गरजेच आहे एक तर दुपारी म्हणजे दहा नंतर तर जायच नाही उणाहात

पण मग काय काय कारणांमुळे जावं लागतं त्याच्यामुळे जर गेलच तर खूप काळजी घ्याची असतात हो शक्यतो सोमय आपण म्हणतो णा लाइट कलरचे लुस कपडे वापराचे टाइट जीन्स तर मी तर कधी पण ताडते उनाड्यात भडक कलर इतर आणि एक कंपल्सरी टोपी स्कार्फ वगेरे किवा जे काही असेल स्कार्फ वापरत जा नाही तर छत्री पण असतेच णा ग तुमच्या कडे Generally लोक छत्रीच यूज करतात आमच्या हो इकडे खेड्यात छत्री म्हणजे त्यांच म्हणण असत णा की छत्री म्हणजे फक्त पावसाड्यात यूज करण्याची गोष्ट आहे

खर तर छत्री पाऊस उनड्या मध्ये जेवडी मदत करतेणा लयच हम्म खूप खूपच चांगल आहे त्याच्या मध्ये कंपड्या वरती पण लक्ष दिल पहिजे हव आणि रोजच्या जेवणात मैन म्हणजे णा ताक यूज कर मी तर करतीय घरात म्हणजे आमच्या प्रतेक झणाला घरात ताक देते आहे

हो घरीच बनवयाच रकुला लसी दही इतरून हो हो ताकाणी णा थंड म्हणजे शरीर थंड ठेवला मदत करतो ओके ठीक आहे मग आपण चल काळजी घे स्वताची तेच णा मी बोलत काय होती आणि राहील काय विषय बर नक्की जाऊन तु जासीलच णा संध्याकाळी मग बग ते SORRY हा मला नाही जमल

अच्छा ठीक आहे चल बाय काळजी घे आ बाय कलकत्ता कलकत्ता भारतातील दुसरे सर्वात मोठे शहर मान्य असती अस्तित्वात इतर सतत चालणारा उत्सव आहे एका देवीला अनि अकाल्य श्रम परिसृत आणि ऊन उन्मत्त स्पष्टपणे भविष्यवादी सुंदर अवंती आहे भारताच्या पूर्ण कैन किनाऱ्यातील एक दोलायमान तिचे पन्नास वर्ष जुने महानगर पश्चिम बंगालची राजधानी संघर्षने लादलेल्या तमाशाने समृद्ध आहे या घरात काहीही सामने नाहीत विजयाचे शार म्हणून प्रसिद्ध असेलेले कोलकाता हे प्रत्येक अर्थाने देशाचे कलात्मक सांस्कृतिक आणि बौद्धिक राजधानी आहे कोलकाताचे रस्ते दोलायमान व्यस्त ढुंढाळलेले आणि तरीही जीवन आणि सर्जनशीलतेचे भरलेले आहेत स्वयंनिवृत्त मध्यवर्ताळ मध्यवर्गाच्या अध्यम्म भावनेने प्ररित शहराने जुन्या वसाहती युगीत मोहिनीचे सुंदर विकसित केले आहेत आणि शहराच्या सहस्वदी रहिवाश्यांमध्ये वाढणारी हिचतर संस्कृती विकसित झाली आहे शहरात तच्या भरभरतीचा औद्योगिक देश देखाव्याचे कौतुक करण्यापासून ते पुरस्कारपर्यंत GESTONOMICAL EXPERT करण्यापासून हे हुगळीच्या किनारी शांत सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी असंख्य बाजारांमधुन फिरणं कोलकत्ता वारसा आणि संस्कृतीच्या थरांनी नटलेला आहे प्रत्येक थर मागे सोडणे हा एक अतिशय फायद्याचा आयुष्यात एकदाच येणार अनुभव आहे जो फळा जीवनाचे श हवे असेल त कलकत्याला या अशे प्रसिद्ध म्हणत आहेत सरकार दिल्लीत संसारीत होण्यापूर्वी अं British साम्र्याजीची राजधानी कोलकाता शहराच्या प्रत्येक कोनाड्यात त्याच्या राजेशाही भूतकळच्या भूतकाळाची एक वेगळी झलक आहे ज्या तुम्हाला शहराच्या राजेशाही काळात भिजायचे असेल तर उत्तर कोलकत्याच्या रस्त्यांवर फिरा. शहरातील सर्वात जुने राजवाडे वेली आणि अभिजात अभिमानाची प्रधिन्ग अं भावना कलकत्ता येथे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील उपार्जित घर जे आता संग्रहालयात रूपांतरित झाले आहे आणि त्यात कौटूबिक चित्र आणि चित्रांचा अप्रतिम संगर आहे संपूर्ण शहरात असे अनेक घाट आहेत जिथे तुम्ही बसून चहा घेत असताना सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे प्रिन्सेप घाट प्रिन्सेप घाट जो पार्श्वभूमीत विद्या सागरच्या पुलाची विहंगम दृश्ये देतो जवळच Park आहे जे एक सुसज्ज waters fun park आहे अह जिथं तुम्ही boat ride आणि cruises चा लाभ घेऊ शकता कोलकत्तात रात्रीचे जीवन अतिशय उत्साही आहे आणि park stade च्या संपूर्ण भागात असंख्य bar आणि pub आहेत जिथे तुम्ही रात्र घालवू शकता. कोलकत्ताचे street food भारत देशभरात प्रसिद्ध आहे आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात भोजनाचे आणि खाद्यपदार्थांचे stall आहेत तिथे तुम्ही स्थानी बंगाली पाकृती चाखू शकता किंवा दळमुरि किंवा घुगरी चाट सारखे स्थानिक snacks वापरु शकता वापरून पाहू शकता कोलकत्ता कशे पोहचायचे. कोलकत्ता हे एक प्रमुख वाहसा महानगर आहे. आणि भारतातील अह दुसरे सर्वात मोठे शहर आहे जे त्याच्या स्वतःच्या देशान्तर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांनी

तरी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकत्ताच्या आगरी अश्यानी युरोपातील काही देशांशी जोडते देशांतर्गत हे देशातील सर्वोत्तम terminal पैकी एक आहे आणि ते सगळं प्रमुख शहर आणि शहरांशी जोडलेलं आहे विमानतळापासून शहरापर्यंत prepaid taxi उपलब्ध आहे जे वीस kilometer अह अंतरावर आहे डमडम येथील कोलोबर railway स्थानकाशी विमानतळाला जोडणारा एक railway link ेखील आहे

दिल्लीतून NH nineteen मार्गे कोलकाताच्या पोहचण्यासाठी सुमारे एक दिवस तर खर्रगुर्र अह हिरग्या इत्यादी जवळच्या चरण मधली busses उपलब्ध आहेत vehicles रित्या तुम्ही taxi भाड्याने घेऊ शकता जरी भाडेतोडे अह थोडे अधिक महाग असेल अह या तुम्ही cab किंवा सामायिक taxi देखील घेऊ शकता जरी भाडे सुरवातीला थोडे अवघड असू शकते कोलकात्याला train ने कशे पोहचायचे त कोलकात्याला दोन मध्य मुख्य railway station आहेत हावडा आणि सियालता. हे भारतातील सर्व प्रमुख स्थानकांशी जोडलेले आहे आणि ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे तुम्ही सिला सियाल मार्गे कोलकत्ता येथे येत असाल त तुम्ही शहराभोवती फिरण्यासाठी prepaid taxi घेऊ शकता तुम्हाला नदी ओलांडून हावडा ते बाबूघाट किंवा नेण्यासाठी ferry उपलब्ध आहेत तिथून तुम्ही taxi bus किंवा auto rickshaw शहराच्या सर्व भागात जाऊ शकता पाण्याने कोलकात्तावर कशे पोहचायचे तर शहराच्या पश्चिम भागातुन वाहणारी हुगळी नदी कमी गर्दीची पण आहे असे अनेक points आहे ज्यातून तुम्ही अनेक नियमित सेवी सेवांवर जाऊ शकता जर तुम्ही सामानाशिवाय प्रवास करत असाल तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी असेवा एकी चांगला मार्ग आहे हावडा पुलापासून जाताना ते अं विहंगम दृश्य देते कोलकाता यामध्ये स्थानिक वाहतूक कोलकत्ता हे metro local train taxi cab नि चांगले जोडले आहे tram हे पुरा तास पुरातन वसाहताचे अवशेष